आह पण ते बरोबर आता ही येते

कस असतो माहीत आहे का

आपल शरीर

शरीर मध्ये आपल्या ज्या पांडऱ्या पिशया तांबड्या पिशया असतात हो

तांबड्या पिशया आपल्या शरीरात सौक्षन्य करतात हो हो तरुण असतो तो त्याला हो असर झाल्या सारखा

त्या आजार त्या तांबड्या पिशया काय करतात त्या आजारावर अटॅक करतात

तरुण पणी

काही वर्ष होतात हो तेव्हा हम्म तरुणाच वय होतो मग जय तांबड्या पिशया असतात णा त्या थोड्या कमजोर होतात.

बरोबर आहे णा आहे की नाही बराबर वेसण वेसण लागतो नाही पण नॉनव्हेज वेसण खालच नाही पाहिजे हा तु बरोबर आहे आता आपण बरोबर आहे हे खातो ते खातो मास खातो बरोबर आहे हो खालच नाही पाहिजे

आता कॅन्सर झाल समजा हो अं कॅन्सर हा होऊ देऊ आपल्या सर्वाना माहीत आहे सिगारेट चान तंबाखू पोटात आहे की नाही हम्म कॅन्सर चांगला नाही राहत हा

त्या नंतर वय ठीक त्याचात आणि लय वाईट होते खेड्यातले मानस आहे जीव पण नाही शकत कॅन्सर वर

गर्भश्याचा कॅन्सर झाल्या नंतर त्याला मग करतात

सर्नस्टीक सलाईन जेव्हा केल त्याला इंजेक्शन देतात

त्या इंजेक्शन पूड डॉक्टर

अवडगड आहे मग आणि केस बातच जातात पण त्याची जे त्वचा असते णा त्याला तिथ shot मारतात electric shot त्यातून होत णा यांनी केस गडण नाही आता तु न हावीर आपला दोरस्ती मध्ये दोरस्ती मध्ये कॅन्सर झालता आहे की नाही त्याचा नाही माहीत नंतर चांगला झाला तो

पैसे नाही पैसा तर लागतोच णा तव माणूस प्रतेक गोष्टीला पैसा लागतो तेच णा असा कोणता नाही ज्या गोष्टीला पैसा लागत नाही बरोबर की नाही

आणि आपण जेव्हा दवाखण्यातच जातो णा आहे की नाही

पैसा लागतोच णा त्याच्या मूळे कोणते होते णा वेसण कोणतच नको आहे तमाखू झाली सिगारेट झाली हे घ्याला

पुर लावाणा थोडेसे हम्म नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला पर्यटनाविषयी थोड्याश्या काही माहिती सांगणार आहे. मी गेलेल्या कोण कोणत्या पर्यटनस्थळी मी गेलो आणि तिथे कश्या प्रकारची वातावरण होते आणि कधी गेलो होतो कश्या प्रकारे मी तिथे पर्य पर्यटन स्थळी जाऊन कश्या प्रकारे enjoyment केला हा आज सगळं काही तुमच्यासमोर मी सांगणार आहे तरी इथेच राहा कुठेही जाऊ नका ऐका मी कोणकोणत्या पर्यटन स्थळी गेलो आणि तुम्ही पण त्या ठिकाणी जाताल अशी मी इच्छा बाळगतो. कारण की पर्यटन स्थळ प्रत्येकाच्या life मध्ये पर्यटनाला जाणे म्हणजे हा एक खूप कारण मला तरी वाटतं की खूप खूप भारी असं काही तरी एक feeling असते की, आपण कुठंतरी नवीन पर्यटन स्थळी जाणार आणि काहीतरी नवीन गोष्टी तिथे बघणार त्याच्या विषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. मी

म्हणजेच जागतिक पातळीवर या लेण्यांचे किती महत्त्व आहे आणि कश्या प्रकारे आहे या लेण्या औरंगाबाद पासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर आहे या लेण्या खूप चांगल्या आणि बघण्यासारख्या आहेत आणि तिथे गेल्यानंतर आपल्या मनामध्ये हाच एक विचार येतो की ही कलाकृती आज सुद्धा modern आपला देश झालेला आहे या काळामध्ये सुद्धा ही कलाकृती कुणाला आवडत नाहीये आणि त्या काळामध्ये जी त्यांनी कलाकृती करून दाखवली लोकांना जी आज पर्यंत लोकांनी आणि विशेषतः म्हणजे ह्या लेणी ज्या आहेत की ही आज बघतो की घर बांधताना पण खाली अं basement बांधतांनी basement पासून आपण आज building उभा करतो पण त्या काळी छतापासून ते basement पर्यंत येणं ही किती मोठी गोष्ट आहे विचार करण्यासारखी गोष्ट ये मित्रांनो खूप अशी जग प्रसिद्ध लेणी आहे आणि इथे गेल्या नंतर असं वाटतं की हि कलाकृती आजपण जिवंत असायला पाहिजे होती तर किती छान झालं असतं आज एखादा AC तेवढी आपल्याला एकदम थंड वातावरण देत नाही उन्हाळ्याच्या काळामध्ये तेवढा थंड वातावरण त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल May मधी गेल्यानंतर त्याच्या नंतर जग प्रसिद्ध तुम्ही मधीच गेल्यानंतर तुम्हाला एक चाळीस रुपयाचा तिकीट काढायला लागतो आणि foreigner साठी तिथं सहाशे रुपयाचं तिकिट आहे मित्रानो कारण की बघा foreigner सहाशे सहाशे रुपय देऊन सुद्धा ते लेण्या बघण्यासाठी येतात म्हणजे त्या लेण्यांची किती मोठी value या जगामध्ये पसरलेली आहे पसरली गेली आहे पण तुम्ही पण या तिथे बघून बघा तुम्हाला कसे वाटेल आणि तुमचे पण काही vlogs वगैरे तुम्ही बनवू शकता आणि लोकपर्यंत त्या लेण्याविषयी त्या पर्यटना विषयी माहिती सांगू शक सांगू इच्छिता आणि त्या लेण्या बघाय बघण्यास जाण्यासाठी मला तर वाटतंय की पावसाळ्यात जवळपास JULY AUGUST पासून ते फेब्रुवारी पर्यंत तुम्ही एकदम best enjoyment करू शकता जोपर्यंत पाऊस आहे किंवा थंडीचे वातावरण आहे तोपर्यंत तुम्हाला best असा enjoyment बघायला भेटेल. तिथेच अलीकडे देवगडी किल्ला म्हणून आहे

त्यांनी एक खोल अशी दरी खांदली गेलेली आहे आणि त्या दरी मध्ये पाणी आहे पाणीमध्ये त्या काळामध्ये मगर वगैरे जे काही पाण्यातले हे आहेत अ

त्यांच्या वीस माणसांच्या जीवाला हानी होऊ शकते अश्या प्रकारचे अह प्राणी बी म्हणू शकतो आपण त्या जीव जंतू त्याच्या मध्ये सोडले गेलेले होते आणि रस्त्यांवरती जाण्याचा हा खूप बिकट प्रसंग होता

आणि त्या ठिकाणी देवगिरी किल्ला तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहायला मिळेल तिथं एक सर्व प्रथम म्हणजे मला आवडणारी अशी एक गोष्ट होती ती जर का आपण एकादी पाणी पिण्याच bottle वरी घेऊन जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक sticker देतात आणि त्या sticker चे वीस रुपय घेतले जातात आणि सांगतात जर का ही bottle तुम्ही परत आणून दिली इथे खाली तर आम्ही तुम्हाला वीस रुपय तुमचे परत करू म्हणजे ह्याच्या मध्ये आपल्याला काय मिळतं?

म्हणजे ही एक खूप आवडणारी गोष्ट आहे. आणि ही प्रत्येक जागी मला तर वाटतंय की लोकांनी आता ही प्रत्येक जागी व वापरायला चालू करायला पाहिजे.

तुम्हाला सांगू सांगतोय मी अं जवळपास तीन चार राज्यांमध्ये सुद्धा पर्यटन स्थळी गेलो होतो. हे पर्यटन म्हणजे आपल्या देशामध्ये ज्या अं आपण म्हणतो की प्रेम कहाणी अं ज्याची औरंगजेबाचे वडील यांची प्रेम कहाणी शाहजान त्यांनी त्याच्या ह्यांच्यामध्ये आग्र्याला एक ताजमहाल म्हणून बांधलं गेलं ते पण खूप मस्त आहे बघण्यासाठी वातावरण पण मी ज्यावेळेस गेलो होतो हिवाळा सुरु होता त्यांची जी थंडी खूप कड्याक्याची होती त्या ठिकाणी असं वाटत होत की बाहेर फिरायला जावं की नाय जावं कारण की जवळपास मला बाहेर फिरायला निघण्यासाठी बारा वाजले तरी तिथली थंडी कमी होत नव्हती ऊन तर पहिलाच भेटत नव्हतं आणि त्या त्या माझ्या college ची अं tour होती ह्यांच्यासोबत मित्र वगैरे enjoyment झाला

कुतुब मिनार आम्ही एक दुसऱ्या दिवशी अह दिल्ली कडे रवाना झालो दिल्ली मध्ये best पाहायला मिळाला आम्हाला lotus temple वाह lotus temple ही एक अशी जागा आहे ना शांततेचं प्रतीक जे तुम्ही दिल्ली मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल मस्तपैकी एकदम छान असं बाहेरून कमळासारखे त्याला बनवले गेलेलं आहे मधी जाऊन पाच मिनटं तुम्ही एकदम शांत बसू बसणार आणि बाहेर येणार जास्त काही पण तिथं जाण्यासाठी एवढा enjoyment मी तुम्हाला शब्दा मध्ये नाय सांगू शकत असं enjoyment ज्या वेळेस तुम्ही खरंच या ठिकाणी पर्यटनाला जाताल त्यावेळेस तुम्हाला खरंच याच्या ठिकाणी जी मज्जा तुम्ही कर करताल त्यावेळेस तुम्हाला कळेल खरंच काय असतं पर्यटन या ठिकाणी कुतुब मिनार सुद्धा पाहिलं कुतुब मिनारची ह्याची height अं मी exact नाय सांगू शकत पण खूप चांगला प्रकारे बांधले गेलेल आहे त्या काळामध्ये कुतुब मिनार एकदम best असा तुम्हाला दिल्ली मध्ये एक चांगला spot अं बघायला भेटल आग्र्यामध्ये मी तुम्हाला एक सांगायचं विसरलो मित्रांनो अह तिथंच अं आग्रा जवळ लाल किल्ला म्हणून पण आहे एक एकदम खूप छान प्रकारे बांधलं गेलेलं आहे. असं संध्याकाळच्या timing ला आम्ही बघायला गेलो होतो तर अं आजूबाजूच्या जे नैसर्गिक वातावरण होत. ते पण खूप छान प्रकारे होतं तिथं आणि आग्राचा लाल किल्ला बघितल्यामुळे आम्ही अं दिल्लीला लाल किल्ला बघू नाय शकलो आणि दिल्लीचा लाल किल्ला थोडासा आमचा राहून गेला आणि आम्ही त्या जागेवर अक्षरधाम अरे बापरे अक्षर धाम विषयी तर सांगायलाच नको एवढा भारी spot आहे ना एवढ्या भारी कलाकृती इथे पण बनवल्या गेल्या आहेत एकदम best असा दिल्ली मधला तुम्हाला म्हणजे अक्षर धाम

आणि जवळपास एक night अं travel केलं आणि त्या travelling मध्ये एका hotel मध्ये stay केलं तिथं नाष्टा वगैरे करून आम्ही तिथून एक कनक garden पाहायला गेलो कनक garden पण खूप तर वेगवेगळ्या MOVIES ची पण shooting तिथे झालेली आहे. भारतीय चित्रपट जे bollywood चे आपले चित्रपट वगैरे आहे त्यांची पण shooting तिथे झालेली आहे त्याच्या नंतर तिथून गेलो अंबर किल्ला अंबर fort ला एकदम best तिथं अं आपलं जे भूल भुलैया movie आहे ते पण तिथं shooting झालेली आहे त्याच्या नंतर अं ते आपले अं अजून एक तिथं movie shooting झालत त्यांच नाव मला आठवत नाहीये खूप best movie आहे ती पण

एकदम भारी होते तिथं एकदम best पैकी photo वगैरे वगैरे लावलेत आणि बाजूला एक तलाव वरी जातांना असा खूप मस्त असं तिथलं वातावरण होतं nature नैसर्गिक वातावरण एक रात्रं मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी अं सकाळी आम्ही थेट घराकडे रवाना झालो असा एक अं तिथे असा एक प्रकारचा आम्हाला पाहायला भेटला की जसा ऋतू बदलेल तसा तो जिथं पाणी येणार होतं ना ते पाणी म्हणजे हिवाळा म्हणलं की गरम पाणी येणार उन्हाळा म्हणलं की थंड पाणी येणार म्हणजे ह्याच्या मागचं कारण तर अजून कोणाला समजू शकलं नाही

मुळात आमचं छान प्रकारे गेला या प्रवासामध्ये पर्यटन पर्यटन करायला तर मला लहानपणापासूनच आवडत नवीन नवीन जागेवर जाणं आणि तिथली माहिती गोळा करणं खूप साऱ्या माहिती माझ्याकडं आज उपलब्ध आहेत परंतु काही वेळ अभावी अं मी तुमच्या पर्यंत अं नाही पाठवू शकत आहे अजून एक पुढच्या वेळेस तुम्हाला नक्की अं राहिलेल्या पर्यटन स्थळी मी ज्या ठिकाणी गेलेलो आहे त्यांच्या विषयी तुम्हाला मी माहिती सांगेन आणि एवढंच सांगून मी सर्वांची आपली रजा घेतो